चर्च च्या मागे खूप सारी झाडं आहेत.

एका गाडीचा रंग आहे तांबडा दुसऱ्या गाडीचा रंग आहे पांढरा.

सफेद निळ्या लाल हिरव्या व गुलाबी रंगाच्या साड्या आहेत.

ह्या चित्रात एक हत्ती आहे हत्तीचा रंग--

एक मानूस गणपतीच्या मूर्ती समोर नारळ फोडत आहे.

पोस्ट ऑफिस च छत कौलारू आहे.

ह्या चित्रात एक नदी आहे नदीच्या काठी--

या चित्रात जांभळ आहेत जांभळाच रंग जांभळा आहे.

ह्या चित्रात एक लग्नाचा हॉल आहे लग्नाच्या हॉल ला फुलांनी सजवलेले आहे.

दुकानाच्या बाहेर एक बाइक पार्क केलेली आहे.

या चित्रात एक किल्ला आहे किल्ल्याचा रंग राखाडी आहे.

हे चित्र चर्च च्या आतलं आहे.

निळा आहे वाळूचा रंग पांढरा आहे.